खाली बघितलं तर एक स्कूल बॅग दिसत आहे. आणि एक चेअर आहे. चेअर वरती एक दुपट्टा आहे. आणि एक पाण्याची बॉटल आहे.

एक हनुमान जिचे मंदिर आहे मंदिराच्या वरच्या टोकलाला एक लाल कलर चा झेंडा आहे.

ज्यांच्या वर रेड आणि व्हाइट कलर ने केलेले फुलाची सजावट आहे. स्टेज च्या साइड ने दोन कुंडया आहेत. ज्या मधे वेगवेगळया कलर चे फुले आहेत. साइड ने दोन मुल आहेत.

यामध्ये दोन आ यामध्ये दोन माणसं दिसत आहे लेडिज दिसत आहे व्हाइट ब्लॅक कलर सा आभाळ असा आलेला दिस--

एक दुर्गा मातेच मंदिर दिसत आहे ज्या मध्ये दुर्गा माता बसवलेली आहे मंडपात तिच्या हातत बाण दिसत आहे.

हा एक हॉल आहे ज्यामध्ये रेड कलर ची सतरंजी हतरलेली आहे एक महाराजाची कुर्सी आहे साइडनी दोनी खाम्भ आहेत ज्या--

यामध्ये ग्रीन कलरच गवत दिसत आहे समोर बघितल तर लायटिंग आहे आणि खिडक्या आहेत.

इलेक्ट्रिक सिटी चा मोठा खांब आहे खांब च्या साइडनी चक्र होत आहे ज्या मध्ये व्हाइट आणि ब्लैक कलर चा आहे.

या मधे नीळ व्हाइट ग्रीन कलर च आकाश दिसत आहे. दोनी साइड ने झाड दिसत आहे. एक मेन रोड दिसत आहै.

व्हाइट कलर च आकाश आहे ग्रीन कलरच गार्डन मध्ये झाड आहे आणि खूप आस सुंदर मोठ गेट आहे.

एक मॅन आहे. जो ब्राऊन कलरच जॅकेट घातलेलं आहे. टाय घातलेलं आहे आणि छोटा मुलांसोबत तो बघत आहे.